ओ मला ना एक समस्या होती. अ म्हणजे

आपलं पहिले अगोदर बोलणं झालेलं आहे. म्हणून तुमच्यासोबत बोलायची इच्छा झाली होती. म्हणलं सरांना विचारू काही मार्गदर्शन करू शकतील का.

माझ्याकडे ना दोन मुलं आहेत. त्यांना ना, त्यांचं शिक्षण चालू आहे. परंतु त्यांना ते क्लासेस करायचे आहेत. तर काय करू शकताय तुम्ही?

एकाची बारावी झालेली आहे सर. आणि एकाची फायनल ईयर चालू आहे आता सध्या.

तर त्यांच्याबद्दल तुम्हाला सर्वी माहिती आहे का? हो सर. म्हणजे चांगले ऍक्टिव्ह मुलं आहेत.

आणि त्यांचे वडील वगैरे मजुरी करतात. पण त्यांना

आपल्या ह्याच्यावरच त्यांनी म्हणजे आपल्या स्वतःच्या कमाईवर आपलं समोरचं शिक्षण करता येईल. हा हा. म्हणजे त्यांना गाईड करायचं आहे कि प्रॉपर त्यांना दाखवायचंय आपल्याला?

हे पहा मॅडम, आता कसं असतं आता जेव्हा कुणी पॅरेण्टस वगैरे बनतं तर आपण त्यांना स्वतःहून म्हणजे त्यांना जर आता समजा मी पॅरेण्ट आहे त्यांचा. जर मी वडील आहे.

तर मी काय करील? कि मला जे आवडतं ते माझ्या मुलाला हे करायला लावील. कि तू हेच कर. तुला ह्याच्यातच फायदा आहे. तुला त्याच्यातच फायदा आहे. बरोबर. पण हि जे प्रोसेस असते ना, हि चुकीची प्रोसेस आहे.

कारण कि कसं असतं मॅम, कि आपण ह्यांच्या ह्याच्यावर जबरदस्ती ते जिम्मेदाऱ्या लादत आहे.

आपण काय करतो ह्याच्यामुळं त्यांना डिस्टर्ब् करतो. आपण काय करायला पाहिजे मॅडम माहितीये का, आपण पहिले त्यांचा इंटरेस्ट जाणून घायला पाहिजे. त्यांना कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. त्यांना गाण्यात, सिंगिंग मध्ये आहे. कि बहुतेक डान्सिंग मध्ये आहे, प्लेइयिंग मध्ये आहे.

किंवा कुणी स्पोर्ट मध्ये ऍक्टिव्ह आहे. हे आपण काय करायला पाहिजे सर्व, सर्व आपण स्टडी करायला पाहिजे.

आपण एक सर्वी स्टडी करायला पाहिजे पहिले त्यांच्यावर. कि आपल्या मुलाचा इंटरेस्ट कशात आहे. आता तो सिंगिंग मध्ये आहे. सपोझ माझा आता एक मुलगा आहे. तो सिंगिंग करत आहे. तर आपण त्याला काय उत्तर द्यायला पाहिजे?

कि त्याला लहानपणापासून सिंगिंग क्लासेस लावायला पाहिजे.

क्लासेस जॉईन करायला पाहिजे चांगले सिंगिंगचे किंवा डान्सर असला तर डान्सिंगचे.

हा. असं त्यांचं हुनर पाहायचं. आता कुणाला मोबाईलमध्ये इंटरेस्ट असतो. बरोबर आहे लहानपणापासुन तर त्यांना म्हणायचं कि ठीक आहे तुला मोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे ना . मी तुला क्लास वगैरे लावून देतो. किंवा असं त्यांचं

तुम्ही म्हटले मजूर आहे वगैरे असं आहे, तसं आहे. तर त्यांनी काय करायला पाहिजे त्यांच्या मुलाला एखादं आय टी आय मध्ये आता कोर्सेस भरपूर होतात.

बरोबर आहे. तो त्यांना करू द्यायचा. म्हणजे त्यांचा इंटरेस्ट पण तसाच राहतो.

आणि दुसरी गोष्ट त्याच काय राहते मग इंटरेस्ट हि राहील. दोन-चार पैशे कमवेल. आणि त्याला ते काम बोअर नाही होणार.

म्हणून कसं त्यांना एकदम व्यवस्थित डायरेक्शन मध्ये आपण चालवायला पाहिजे.

जेणेकरून काय होईल एकतर त्याचा इंटरेस्ट जाणार नाही आणि आपला पण इंटरेस्ट जाणार नाही. हा. नाही सर. तसं त्यांच्यासोबत बोलले मी तर ते बोलले कि बुवा एम एस सी आय टी किंवा कम्प्युटर वगैरे हे ते करायचं. तर मग टायपिंग करायची.

पण त्यांच्याकडे ना पैशे अव्हेलेबल नसल्यामुळे ते थोडे नर्व्हस आहेत. कि बुवा बघुत आता समोर करून. हे पहा ना. आता तुम्ही साधारणतः एम एस सी आय टी म्हंटल तर एम एस सी आय टी चेपैशे जास्त आहेत. बरोबर आहे. पण आता म्हणतो कि नाही तुला एम एस सी आय टी करायचं तर मग

एवढे पैशे नाहीत आपल्याकडं असं नाही तसं नाही. आता कसं आहे मॅम, एम एस सी आय टी रिलेटेड फारसे कोर्सेस आहेत. सी प्लस प्लस आहे. ट्रिपल सी आहे.

तर यांना काय करायचं याच्यात, आता तुम्ही जे संस्थेवर जाता. तिथं असतात चार-साढे चार हजार रुपये. पण काही काही एन जी ओ असतात. बऱ्याचशा एन जी ओ आहेत माझ्या ह्याच्यात.

ओळखीवाले. म्हणजे तिथं शिक्षण वगैरे चांगलं होते.

तर त्याच्यात म्हणजे त्यांना घेऊन जायचं. त्यांना बेसिक नॉलेज द्यायचं. कम्प्युटर काय आहे. एम एस सी आय टी ने तुमचा फायदा काय होतो. काय नाही होत. एम एस सी आय टी आहे. ट्रिपल सी आहे. डेटा एंट्री आहे. बरोबर आहे. याने काय होतं, तुम्हाला एक वे भेटतो समोर जायला. कम्प्युटर फिल्ड मध्ये.

हा. तर त्याने काय होईल तुम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन भेटेल. एम एस सी आय टी मुलं करतात. पण मुलांना ना काही काही ट्रेनर सांगत नाही कि एम एस सी आय टी चा फुल फॉर्म काय आहे.

सर मीच घेतलेलं आहे. पण ना मला जास्त त्याच्यामध्ये जमत नाही. कारण ना ते फक्त एक्सल, पॉवर पॉईंट वगैरे हे आपल्याला सांगून देतात. हे कसं ओपन करायचं ते. बेसिक ज्ञान मिळतच नाही.

मॅडम ह्या ज्या संस्था आहेत ना, यांना पैसे भेटतो. यांना फक्त ट्रेन करावं लागतं मुलांना. पण ते काय करतात नुसतं कम्प्युटर चालू करून दिलं कि बसा रे.

टायपिंग करा आणि झालं. सर्वात पहिले काय कुठं जायचं एक चांगली संस्था पाहायची. संस्था पाहिल्यानंतर, तिथं पाहायचं तो ट्रेनर कसा आहे. तो बोलत कसा आहे. त्याच वागणं पाहायचं. त्याचं तो काय वियर करत आहे. हे मॅटर करतं आपल्याला. बरोबर आहे?

तर पहिले आता तुम्ही जर माझ्याकडं आलात तर मी तुम्हाला पहिले काय सांगेल माहितीये का, बेसिक सांगेल कम्पुटरचं. जर तुम्ही असं समजा मी टीचर आहे. तर तुम्ही माझ्याकडं आल्या तर मी स्टार्टींगला तुम्हाला काय शिकवेल कि जशी तुमची ओळख तुमच्या वडिलांमुळं होते ना तशीच कम्प्युटरची ओळख सुद्धा त्याच्या वडिलांमुळं होते. आता कम्पुटरचे वडील, आता तुम्हाला ज्यांनी निर्माण केलं, क्रिएट केलं, बनवलं ते तुमचे वडील. तुमच्या वडिलांचं नाव काय आहे?

हा. आता रामदास आहे तुमचं . आता आम्रपाली रामदास. तुमची ओळख तुमच्या वडिलांमुळे होते.

बरोबर ना. आणि कम्प्युटरची ओळख त्यांच्या वडिलांमुळं होते. वडील म्हणजे जो त्यांचा इन्व्हेन्टर आहे. जसं कि चार्ल्स बेबेज.

सरोदे सर, तुम्ही चालू ठेवा ना. तुम्ही कशाला मध्ये थांबताय?

हा ठीक आहे. तुमचा आवाज आला नाही तर मला असं वाटलं कि हे झालेलं का तुम्हाला आवाज नाही येत माझा. नाही नाही. मी ऐकत आहे सर. तुम्ही बोला. हा. तर आपण पहिली स्टेप आपण शिकलो फादर कोण आहे कम्पुटरचं. दुसरी गोष्ट हि आहे कि कम्प्युटरला किती पार्ट्स आहेत? कि बोर्ड आहे. माउस आहे. सी पी यु आहे आणि मॉनिटर आहे.

हे दुसरा पार्ट आहे हा सी पी यु आहे. थर्ड पार्ट आहे कीबोर्ड .

हे असं, असं काही शिकवणारे वगैरे असे आपल्या इथे अव्हेलेबल आहे का कुठे? पण ते कसं

आम्ही, आमचं एम एस सी आय टी झाल्यानंतर आम्हाला परत शिकायची आवश्यकता म्हणजे उत्सुकता वाटतं कि बुवा चला आपलं झालेलं आहे तरी आपल्याला जमत नाही.

तर आपल्याकडं आहेत ना मॅडम. तुम्ही तुम्हाला हे माहितीये का रेल्वे स्टेशन जवळ आपलं एक लेबरनेंट सेंटर आहे.

प्रभास योग्यता विकास केंद्र नावाचं एक सेंटर आहे. अरे जनरल टॉकिंग करा रे. बाकी कुणाचं नाव घेऊ नका.

ठीक आहे. तर तिथं कोर्सेस वगैरे होतात. तर आता कोर्सेस बद्दल माहिती तुम्हाला मी काही देऊ नाही शकत त्याचं पण तुम्हाला सांगत आहे कि कम्पुटरमध्ये नेमकं काय होईल. एक मार्गदर्शन भेटेल. आता कसं डिजिटल इंडिया होत चालला.

बरोबर आहे. आता डिजिटल होत आहे म्हटलं तर सर्व कम्पुटराइज्ड होत आहे.

प्रत्येक गोष्टीचं काय होत आहे? डिजिटल होत आहे.

बरोबर आहे. पहिले बँकेत जावं लागायचं पैसे काढायला. शिक्षण घेत आहे. पण ना शिक्षणामुळे काही काहींना म्हणजे शिक्षण घेऊन घरी बसलेले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध नाहीच आहे. परत त्यांना ना असे टोमणे मारले जातात. एवढे तुम्ही शिकले काय करत आहेत. घरीच बसलेले आहे. म्हणजे कोणते हे पोलीस भरतीवाले?

हा. नाही सर. कोणतेही आपण जर शिक्षण घेत आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपले आईवडील आपल्याला पैशे लावतात. म्हणजे त्यांच्या कमाईमधून आपल्याला देतात.

आणि नंतर जेव्हा आपण शिक्षण घेतल्यानंतर घरी बसतो काहीही न करता. किंवा जॉब आता तुम्हाला माहितीच आहे. जॉब वगैरे काही मिळत नाहीये.

त्याच्यामुळे ना ते मुलांची जी नैराश्य येत आहे कि बुवा आपण काहीच नाही करू रहिलो. घरीच बसलेलो आहे. मग त्यांच्यासाठी काय करायचं?

काय सांगणार तुम्ही? कि जे मुलं नाराज झालेले आहेत कि आपलं काहीच होऊ शकत नाही बुवा. तर अशा मुलांचं काय माहितीये का, एक विषय पकडायचा कुठलापण आपला जो विषय आहे ना. सपोझ कुणी इंग्लिश मध्ये चांगलं आहे. कुणी मॅथ्स मध्ये चांगलं आहे.

कुणी आपल्या मराठी मध्ये चांगलं आहे. व्याकरण त्याचं चांगलं आहे.

बरोबर. अशा तीन-चार व्यक्तींनी मिळून काय करायला पाहिजे माहितीये का एक एक सब्जेक्ट ज्याचा परफेक्ट आहे ना चार लोकांनी एक ठिकाणी यायचं. तिथं चर्चा करायची.

कि माझा हा विषय परफेक्ट आहे. माझा हा विषय परफेक्ट आहे. माझा हा विषय परफेक्ट आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी, हे झाले तुमचे मॅथ्स झाले. तर त्यांनी काय करायला पाहिजे, एक ठिकाणी एक हॉल घ्यायचा. तिथं क्लासेस टाकायचे.

काय टाकायचे? क्लासेस टाकायचे.

त्यांची, जो ज्याच्यात परफेक्ट आहे त्यानी तो क्लास घ्यायचा. जो ज्याच्यात परफेक्ट आहे त्यानी तो क्लास. असा एक हॉल घेतला तुम्ही चार-पाच हजारांनी महिन्याच्या. तुमच्याकडं स्टुडन्ट जर आले ना.

सर माझं काय म्हणणं आहे, कि आता मी एक विद्यार्थी आहे. माझं शिक्षण चालू आहे किंवा झालं. मी एम पी एस सी चे वगैरे क्लास लावेल. परंतु जागा वगैरे निघत नाहीये. व माझं कुठं सिलेक्शन नाही. मी कुठं कमी पडत आहे? परंतु आपण समोरच्या व्यक्तीला सांगू नाही शकत किंवा घरच्यांना.

पहिली गोष्ट तर तुम्ही एका रस्त्याने आहे ना, एक चॉईस ठेवायचीच नाहीये .

आपण काय करतो माहितीये का, नुसतं एक वे नि जातो. आता आपल्याला पोलीस भरती मारायची. आपण नुसतं पोलीस भरती कडचं लक्ष देतो.

तर आपण काय करायचं ना, कधी पण दोन ऑप्शन चूज करायचे. कि आपलं हे नाही झालं तर आपण ते करायला पाहिजे म्हणून.

कसं आहे कारण कि एकाच रस्त्यावर तुम्ही जाताल आणि तुम्ही जर हे झाले कि बुवा मला नाहीच होऊ राहायल. माझं हेच नाही होऊ राहायल. माझं तेच नाही होऊ राहायल. आणि मी एवढा प्रयत्न केला तरी कशात कमी पडत आहे? आणि माझं एज पण निघून गेलेलं आहे.

तर याच्यासाठी मी हे सांगत आहे कि त्यांनी एखादा विषय घेतला ना कुठलापण

आणि त्या विषयामधून त्यांनी जर समोरच्याला शिकवायला लागले तर त्याच्याकडून त्यांना फायदा होतोय. ट्युशन असतं. माहितीये तुम्हाला?

त्याच्यामुळंच त्यांना काय होईल त्यांना तो एक फायदा होईल. कि ते त्यांचा रोजगार कमवू शकतात. आणि एक तर टीचर म्हटल्यावर झाले तुम्ही डायरेक्ट क्लास घेऊ शकता. जसे एम पी एस सी झाले. यु पी एस सी झाले. पोलीस भरती झाली. हे क्लासेस तुम्ही स्वतः घेऊ शकता. कारण कि तुम्ही एका विषयात कुठल्याही ट्रेन असले ना,

तर असे, असे सर्वच ट्रेन नसतात ना सर .प्रत्येक विषयात सर्वच ट्रेन नसतात ना. माझ्यासारखे सर्व साधारण मुलंही असतात. त्यांना प्रत्येक याच्यात

थर्टी फाईव्ह, थर्टी फाईव्ह असे असतात. मग त्यांनी काय करायचं. मग ते त्यांचा बिझिनेस करू शकतात. आता प्रत्येक म्हणजे कसं असतं, तुमचा इंटरेस्ट कशात आहे? तुम्ही आता तुम्ही आहे. तुम्हाला पस्तीस पर्सेंट पडतात. तुमचा इंटरेस्ट कोणत्या गोष्टीत आहे जास्त?

माझा इंटरेस्ट सर शेतीकडे किंवा बिजनेस, एखादा बिजनेस. हम्म. बिजनेस पण असा होऊन गेला सर आता कि आपण एखादा बिजनेस करतो. पण त्याच्यात प्रॉफिट

तोटा वगैरे हे आपल्याला समजत नाही. मग कसं करायचं बिजनेसचं. नेमकं हे पहा, जर तुम्हाला बिजनेस करायचं असला ना

कारण कि कसं असतं, प्रत्येक याच्यात फायदा नसतो. पहिले आपल्याला नुकसान घ्यावंच लागतं.

म्हणून बिजनेस पण असे पाहायचे कि ज्याने आपलं जास्त नुकसान पण नाही झालं पाहिजे. ज्याने आपलं जास्त हे पण नाही झालं पाहिजे. आता सपोज तुम्हाला एक मी बिजनेस सांगतो. तुमच्याकडं मोबाईल आहे?

हा ठीक आहे. तुम्ही नेट पण टाकता त्याच्यात?

तुमच्याकडं सर्व आहे ना.आता तुम्ही एका बिजनेस काय करू शकता, झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही काय करू शकता ,जशे आता मोठेमोठे प्लॅटफॉर्म असतात. मी नाव नाही घेणार. पण ऑनलाईन तिथं कपडे वगैरे भेटतात. ठीक आहे.

याच्यावरून तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतः कपडे सर्च करायचे त्याच्यावर कि हा टॉप आहे. हा ड्रेस आहे. ही साडी आहे वगैरे असं तसं. जी ज्वेलरी आहे.

तो त्याचं काय करायचं तर तुम्ही त्याची किंमत आणि त्याचा फोटो एक स्क्रिनशॉट काढून घ्यायचा. काढल्यानंतर आता तुमच्याकडे फ्रेंड सर्कल असल्यावर तुम्हाला ग्रुप असेल मोठा. बरोबर. व्हाट्सअप चा.